या फोटो मध्ये मला एक आस पुस्तकांच जनरल स्टोरेस दिसत आहे की जच्या मध्ये एक मुलगा म्हणजे टेबला जवळ बसलेला आहे म्हणजे काही तरी बागतो आहे तो.

पण एक पुस्तकांच जनरल स्टोर दिसतय शक्यतो इथे धार्मिक पुस्तक असावीत आणि शाळेची पुस्तकाच असावीत अस माला दिसत खूप सारे पेणाचे बॉक्स पण--

आणि गौतम बुद्धांची खूप मोठी मला अ तीथ स्टाचू दिसतीये आणि खूप झाड वैगरे दिसतायेत आजू बाजूला.